अरे देवा तुम्हाला काय सांगाव आता बग तू पण तशीच निगाली, आता ज्याला पाहिल त्याला ते सगळे त्याच्या वरती नाचताय त्याच्या धुन वर नाचताय सगळे

तर आईला पाहिल की ते youtube चाळत असते, भावाला पाहिल की तो game खेळत असतो, पप्पा, पप्पा mobile वरती बातम्या वाचत बसलेले असतात. जरी का आपला वर्तमान पत्र बाजूला टेबल वरती असतो तरी सुद्धा त्यांना mobile मधूनच तर

तारख मेहता का उलठा चसमा हा बग तुला चांगलच महित आहे. बग तेच चालू असत सगळ घरा मध्ये यार किती बदलत चालय यार सगळ अग पण त्यांनी णा कंटाळ वाण नाही वाटत हो पण पुस्तक वाचलेले पण कांटाळ वाण वाटत नाही हो ग बरोबर आहे. तुझ हा णा आता बग वाडत्या तंत्रज्ञाने णा सगळ्यांना म्हणजे सगळे एका घरात असून सुद्धा आहेण त्यांना दूर दूर करून ठेवल आहे. कोणालाच कळत नाही कोणाच्या मनात काय चालय कोणाचा life मध्ये काय चालय हो ग आपण आपण mobile घेतला हातात की उगडल instagram की reel उगडल youtube की ते shorts सगळे आता अक्षरक्षा म्हणजे लहान पोरान पासुन तर म्हाताऱ्यान पर्यन्त सगळ्यां कडे तोच trend चालाय सांगितल तरी काहीच हरकत नाही. त्याला हो णा ग सर्व जवड राहून ही दूर गेले एकमेकाच्या हो णा आणि बग आता बग वाड्त्या कोणा कडे लक्ष नसते सर्व आपापल्या हो णा आणि हे बग णा आता सगळे आता आज काल ची तरुण पिडी आहे. जीने पूर्ण आपल्या म्हणजे झोप पूर्ण कऱ्याला हवी किवा मग आपण जास्त screen time आपला वाढवायला नको हवा तरी सुद्धा बग णा ते जास्ती वेळ जास्तीच जास्त वेळ mobile मध्ये बगत असतात, mobile मध्ये आणि काय बगत असतात, reels किंवा shorts बगत असतात. आणि तंत्रज्ञाने म्हणजे अक्षरक्षा त्यांची biological cycle च बिगडवून टाकली पूर्ण तेच णा ग हम्म आणि तू म्हणते की reels बनव्याच म्हणून सोड याचा नाद हो ग बाई पण एखदया वेळी चालतण हो एखदया वेळी चालत ग परंतु नेहमी नेहमी नकोच णा नाही ग नेहमी नाही करणार. हो मी आशा करते तू नक्कीच सोडशील reels बगायच नक्की नक्की सोडेल पण हे बग ग णा ग तं काय अस अचानक तर नाही णा सुटत कमी करू शकते हळू हळू करून हो बेटा कमी करू शकते तू परंतु कमी करच नक्की नक्की करेल हो प्रयत्न नको करू म्हणजे ते पूर्णच करायचा प्रयत्न कर नक्की करील बाई लोक आहेणा तंत्रज्ञानाचा वाईटच उपयोग करून घेततात. आज काल चांगला उपयोग कोणी करतच नाही आहे. हो णा ग जिथे जिथे पाहिल ते वाईट बातम्या आयकाला येत आहे. त्या बदल

तेच णा ग कामाच्या गोष्टी कोणी serach नाही करणार त्या बदल माहिती नाही मिळवणार पण बाकीच्या ज्या इतर गोष्टी राहतात त्यांच्या बदल जास्त आतुरता राहते हो णा आता बग तंत्रज्ञानाचा आपल्यान किती फायदा पण होत आहे.

हम्म आपल्याला फायदा करता यायला हवा पण त्याच्या होणा आपणच बग णा आताची जी तरुण पिडी आहे भारताच पुडच भविष्य तेच बग णा कश्या मध्ये reels मध्ये आता बग reels मध्ये आता ची तरुण पिडी पूर्ण reels मध्ये जाते. हो ग तेच

आता खूप कमी सर्वांचे काम काम वगेरे करून ही करणार हो ते पण आहेच परंतु बग णा आपण अं social media चा उपयोग ह्या प्रकारे सुद्धा करू शकतो. की आपल्या कडे माहीती म्हणजे आपल्या ज्ञाना मध्ये भर पाजण्या साठी आपण खूप आता बग आधी तरी पुस्तक घ्यावे लागत असायचे library ला म्हणजे ग्रंथालयाला जायच परत मग तिकडून issue करायचं book नंतर भेट असयाच आता आपण एक एका minute मध्ये type केल आपल्यान काय हव आहे आणि ते लगेच आपल्या डोळ्या सोमर असत. पण आपण महिती घेतच नाही खूप वेगवेगळ्या गोष्टी शिखू शकतो. हो णा आणि हया तंत्रज्ञाना मुळे आहेणा लहान लहान पोर बिगडत चाले आता हो णा ज्याच्या ज्याच्या हातात पाहिल त्याच्या हातात mobile दिसत कोणी बोलत नाही होणा ग जरी बाजूला बसले असले तरी त्याच्याशी बोलायची इच्छा होत नाही. हो णा तसच चालय आता सगळी कडे आपण करू या सुरवात हो ते खूप ठीक राहेल आपण तर कारूयाच आपण स्वताहा आधी पाऊल उचलायला हवा तेचणा पण तुला वाट का हे अस अस सहजा

अह अचानक बंद होन तर कठीण आहे. ग पण आपण हो प्रयत्न तर करूच शकतो मान्य आहे परंतु णा माझ्या तरी मते अस वाटते कि ही जी आपली आई पप्पांची ची पिडी होती आपली ही मागची ही शेवटचीच पिडी होती जीला mobile शिवाय राहता येत होत. आता आपल्या पिडी पासून बग बर कस हो णा आपणच येवडे आहारी गेलो mobile च्या आपण काय कोणाला सांगणार हो ते पण आहेच आणि हे बग जस आता माणसाच्या आधी तीनच मूलभूत गरजा होत्या अन्न, वस्त्र, आणि निवारा, आणि आता जस औषधी पण झाले होते. आता पाचवा तर मूलभूत गरज mobile च झाली आहे. होन पण हे आपल्याला लवकरात लवकर थांबवायला हव हो थांबवू तर शकत नाही कारण आता पूर्ण जगामध्ये तेच चालय नुसत कारण कोण कुठे जात आहे तरी सुद्धा स्वताच्या आई वडिलांणा विसरून जाणार स्वता जेवायला विसरून जाणार परंतु स्वताच्या mobile ला कधीच विसरणार नाही बाबा तेच णा कुठे जात असले की लगेच ते सर्वाना दाखवायच इथे जातोय आम्ही तिथे जातोय आम्ही हे केल आम्ही ते केल होणा आणि आता तर एक ते sanpchat नाही का एक app आलय त्याच्या वरती वेगडच चालय अजून की रोजची street तूटायला नको career पेक्षा street जास्ती महत्वाची वाटते. होणा म्हणजे आम्ही आमच्या अभ्यास करणार नाही तर चालेल परंतु रोजची street नको तूटायला आम्ही जेवण केले नाही तर चालेल परंतु आम्हाची street नको तूटायला असच चालय आज कालच्या तरूणांच होणा ग मी पण बऱ्याच वेळ्या पाहिल बगीतल आहे. हो आणि केव्हा केव्हा तर आपण स्वता पण करतो ते पण आपण पण विसरून जातो तेव्हा करुयात कमी तरी नक्कीच करुयात हो ते तर प्रयत्न तर करावाच लागेल. आपण आपण सुधरलो की आपण आपल्या घरापासून सुरवात करूया बर होणा आता बाबाणी घरी कस कोणी बोलत नहोते पण आता सर्व serious झाले त्या बदल घरी घरचे ही बोलतात की mobile जास्त वेळ नको घेऊ कारण ते की नाही डोळ्या वर डोक्या वर मानसिकते वर प्रतेक ठिकाणी परिणाम होतो णा होणा ग आज कालच्या तरूणांचे बग णा चेहेरे बग बर तू डोळ्या खाली येवडे मोठे मोठे dark circle आलेले असतात, हो ग तरी सुद्धा त्यांना कळत नाही. ते कस्या मुळे आहे म्हणून कोणाशी काय बोलाव सोमर आल्या वर हे ही सुचत नाही. हो णा आणि अग हे social media मुळे त्या whatsapp मळे म्हणजे णा अक्षरक्षा विद्यार्थ्यांची अशी वाईट परिस्थिति झाली आहे की ते पूर्ण वाक्यात उत्तरच लिहत नाही. त्या whatsapp चीच भाषा use करतात. shortcut निगाले प्रतेक गोष्टी साठी प्रतेक गोष्ट लवकर लवकर हवी असते. हो णा परंतु बग णा किती तोटा होतो विद्यार्थ्यांचा याने हो ग चल जाऊदे पण आपण आपण फक्त आपण विचार केला याचा वर हे ठीक नाही आहे म्हणजे आपण प्रयत्न तर करूया आपल्या मैत्रीणा आपल्या परिवारा पासून सुरवात तर करूया होईल ठीक तस पुडे आधी आपण सुरवात करू मग दुसऱ्याना हि सांगू त्या बदल हो हो ते तर आहे सुरवात तर करायचीच आहे. आणि दुसरे सुधरले नाही सुधरले आपण प्रयत्न केला तरी सुद्धा तो ते जमल नाही आपल्याणा तर काय झाला आपण स्वता तर बदलून जाऊ ते खूप महत्वाच आहे.

हम्म चालेल आता तू reels नको बगु काही तरी पुस्तक वाच exam जवळ येत आहे हो ग करते मी अभ्यासाला सुरु हो आणि ते reel तू कधी बनू नको नाही बाबा नाही बनवत. हो चालेल मग चल मी पण पुस्तक वाचते आता.

हम्म हो bye हो bye विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाची काकड आरतीपासून पर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनी भाविक लोक समाधान मानतात, देवालयच्या उत्पन्नाबाबत व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पाद, नांगे, बेनारे इत्यादींच्या हक्कांबाबत पूर्वापार तंटे, बखेडे होत आले आहेत. आणि त्यांबाबत निरनिराळ्या वेळी निर्णयही झाले आहेत. शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय व्यवस्थेबाबत काही निर्णय केले होते. तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत. नाडीकाडी नदीकाठी चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते संलग्न आहेत. पुंडलीकाच्या देवळाचे दक्षिणेस सुमारे दीड kilometer वर विष्णुपथ वेणू व नाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे अं एक अं एक अं kilometer वर गोपाळपुर येथे गोपाल कृष्णाच्या देऊळ गोपाळ कृष्णाचे देऊळ आहे. ह्यांशिवाय पंचमूखी मारुती, घुलेश्वर, पद्मावती, व्यास, अंबाबाई, लखुबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांचे सोन्याच्या मूर्ती, नामदेव मंदिर, शाकंभरी, मलिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, डेरीचा महादेव, काळा मारुती, चौफाला, पारावरील दत्त, बावळ्याचा महादेव, अमृतेश्वर

महात्मा गांधींचा विरोध डावलून हरीजणांना पंढरपूराच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला. तेव्हा हरीजणांना मंदिरे खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देवूकर यांची व गोविंदबुवा आंमळ नेरकर गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात. त्रैलोक्यमानाभवन तणपुरे मंडप वगैरे इतर महत्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत. चंद्रभागेचे वाळवंट पंढरपूर व इतर तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावाची नावाची व्याख्याती यांबाबत अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडुरंग पल्ली पंडरंगे क्षेत्र फागणीपुर, पंढरीपूर, पांडुरंगपुर पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेले आहेत आढळतात. पंढरपूरचा पांडुरंग पल्ली या नावाने सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकुळ राजा अविधेय याने नोव्हेंबर

देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांमध्ये शिलालेखात पंढरपूरला पंडरंगे म्हंटले असून वयचळवीर सोमेश्वर याने विठ्ठल देवाच्या अं अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंधीनाडा मघील किरीय गरंज हे गाव दान केल्याचे म्हंटले आहे. बेळगाव जवळच्या बेंडेगिरी गावचा संस्कृत ताम्रपठार पंढरपुरात कोंढरी क्षेत्र आणि विठोबास विष्णु म्हंटले आहे. इतिहासकार राजा पुरोहित व doctor रा. गो. भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर वा पांडुरंगपुर यांपासून पंढरपूर हा शब्द अं हा शब्द विस्फादीतात चौऱ्याएंशीच्या शिलालेखात पंढरपूरात फागणीपुर व विठोबास विठ्ठल किंवा विठल म्हंटले आहे. बाराशे साठ ते बाराशे सत्तरच्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर वर्गांचिंतामणी घनतात. पंढरपूरला कोंढरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. बाराशेच्या बाराशे अठ्ठावन्नच्या सुमारास चौंडर रस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारच्या ग्रंथात पंढरपूर, विठ्ठल मंदिर व तेथील गरुड, गणपती, क्षेत्रापाल, विठ्ठल, रुक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या तेराशे अकराच्या मराठी शिलालेखात पंडरीपुर व विठ्ठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात. विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झालेचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती. तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे देऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्ण देवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती, पण ती एकनाथाचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली. सोळखांबी मंडपात त्यांची समाधी असून आत जाण्यास जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. विठोबाची मूर्ती वेळी उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठल मूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाची हल्लीचे देऊळ फार जूने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठी शाळेत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे की संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा इत्यादि मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढीवला व गाजीवला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरीदास येथे सारख्याच भक्तीभावाने येतात. त्यामुळे प्रत्येक प्रादेशिक, संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो. विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन घेता येणारी विठ्ठलाची ही एकमेव मूर्ती आहे. सामृदुंगांच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंडया एकादशीला आपल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या सजवलेला स्वारीचा घोडा आबदागीर, पालख्या इतर बैलगाड्या यांचे चाफे व डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा समान सामानाची गाठोडी घेतलेला मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. चैत्र वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गायींचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा बांगड्या, देवाच्या मूर्त्या, तांब्या-पितळीची भांडे वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व्ह्यापार होतो, संत भानुदास महाराजांनी विजयनगर हुन. श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिकी एकादशी अं या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम रथ प्रदक्षिणा काढण्यात आली. याच दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिकीस एकादशीस रथ काढण्यात येतो. इसवी सन अकराशे दहामध्ये सांगलीचा पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूत जाऊन लागले

आत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात. या भक्ती संप्रदायाचा अद्यापीठा आणि भीमातटीय महयोगपीठा महाराष्ट्राच्या सर्व भागातून आणि कर्नाटकादि इतर राज्यातूनही प्रतिवर्षी आषाडी व कार्तिकी शुद्ध एकादशकात हजारो वारकरी आणि यात्रेकरू लुटतात. क्षेत्रातील व मागातील यात्रा त्यामानाने लहान असतात. महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे हे श्रद्धास्थान आहे. गरिबापासून श्रीमंतांपर्यंत

भिमाशंकरावर उगम पावलेली भीमा, इंद्रायणी भीमा निराळयांना घेत पंढरपूरजवळ येथे railway पूल ते विष्णुपथ पाच kilometer अंतरावरती अर्धवर्तुळाकार होते. पंढरपूर गावात चे रस्ते चौतीस किलो अं चौतीस अं point त्रेपण kilometer व कच्चे रस्ते एक एक दशांश अं त्रेपण kilometer असून देवळाभोवतीच्या जुन्या वस्तीत

आश्रम founding home संस्कृत पाठशाळा व इत्यादी संस्था येथे मोलाचे कार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व police ठाणे आहेत.

आई.

काय सांगते बाळा? सांग तुला काय बनवून देऊ संध्याकाळी नाश्त्यासाठी? मला ना काहीतरी असं एकदम खाऊशी वाटतंय.

नको नको ते तर रात्री आपण जेवणला खाऊ ना. असं काहीतरी चटपटं खाऊ आपण आता. चटपटं काय बनवून देऊ तुला? सांग शेवेची भाजी बनवून देऊ का? ते तर रात्री जेवणला बनवशील ना. आता काहीतरी असं खायचं वाटतंय मला. काय खाशील मग? दूध केळी खाशील का? दूध केळी देऊ बनवून? अगं नको ना ते गोड गोड सारखं सारखं. दुपारीच आपण दूधशेवया खालली ना आई. आता नको मला सारखं सारखं गोड गोड. मला ना असं थोडंसं चटपटं खायचं होतंय. पोहे बनवून देऊ का मग तुला? आता जर पोहे खाल्ले ना तर माझं पोटच भरून जाईल, मग मी रात्री जेवण काय करणार? मग पोहे सोबत थोडीशी चपाती आणि भाजी पोळी पण बनवून देते. जेवणच करून घे. अगं आई एवढे लवकर जेवण करणार तर रात्री भूक नाही लागणार का मला?

तरी पण मग भूक लागेलच ना मग भूक खूप लागली तर मला झोप नाही लागणार. झोप नाही लागणार तर मी सकाळी लवकर कसं काय उठणार? मंग काय बनवून देऊ तुला सांग. मी सांगू का एक? ऐकशील का माझं? सांग काय सांगते ते. मी ना ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करू का? खूप टेस्टी येतो ग. नको बाळा. आता दोन तीन दिवस पहिले तू बर्गर खाल्लं. अगं आई बर्गर खायला तीन दिवस होऊन गेले मला. आता तर पिझ्झा म्हणतेय ना मी बर्गर नाही म्हणत आहे. बाळा ते तर जंक फूड असतो. तो असा आपण रोजचं खाद्यपदार्थामध्ये नाही घेऊ शकत. त्याला आठवड्यामध्ये एकदा किंवा दोन आठवड्यात, किंवा महिन्या मध्ये खातो. आता तू तीन दिवस पहिले बर्गर खाल्लं. मग आता लगेच पिझ्झा कसं काय खाशील? नको बाळा. आज आज तर घरचं जेवणच करावं लागेल. अगं आई मी जेवण करायला नाही कुठं म्हणतेय. रात्री करेल ना मी जेवण आणि बर्गर तर तीन दिवस झाले आणि तो पण इतुसा बर्गर होतं. त्याच्याने काय पोट भरतो का? नको बाळा तुला माहिती आहे ना ते जंक फूड आहे. ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. तशा गोष्टी नाही खायच्या. अगं आई कधी तरी खायला चालतं ना. एवढं पण नको ना बोलू मला. आता खाल्लंस ना तू तीन दिवसापूर्वी बर्गर. मग आता एक-दोन आठवडा जाऊ दे. मग खा पिझ्झा.

नको बाळा तुझी तब्येत खराब झाली तर? नाही होणार ना आई. मी आता पिझ्झा खाईन आणि रात्री जेवणपण करेल. मग माझी तब्येत कसं काय खराब होणार? आपल्या घरचं जेवण तर मी करणारंच आहे ना.

आता एक-दोन आठवडे जाऊ दे. काहीतरी पौष्टिक खा. तू सांग तुझी आवडती भाजी पोळी बनवून देते मी आज. अगं आई भाजीपोळी मी खाणारंच आहे. बरं मला सांग आपण रोज रोज भाजी चपाती, वरणभात खातो तर ते काय तब्येत बिघडते का? मग आता कधीतरी खाऊ दे ना मला. बाळा हिरव्या भाजी पाला, बाजरीची पोळी, आपली गव्हाची पोळी, फळं, इतर भाज्या हे रोजची खाद्यपदार्थ असतात. यांना रोज दोन्ही टाइम खावावं लागतं. ते आपल्या शरीराला गरजेचे असतात आणि ते आपल्या शरीराला बिलकुल हानी नाही पोहोचवत. पण हे जंक फूड असतं बाळा, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. ते रोजच्या खाद्यपदार्थ मध्ये नाही घेऊ शकत आपण. त्याला आठवडे दोन आठवड्यात किंवा महिन्यात खायचं असतं. आता तीन दिवसापूर्वी तू बर्गर खाल्लं. आता एक-दोन आठवडे जाऊ दे, मग पिझ्झा खा. आज तर घरचं जेवण करून घे. अगं आई. दुपारी तर घरचं जेवण तेच, रात्री पण घरचं जेवण करतेच आहे ना मी आणि पिझ्झा मध्ये पण माहिती आहे का तुला, पनीर असतो, चीझ असतो, बटर असतं. हे पण तर हेल्थसाठी चांगलेच असतं ना. परत त्याच्यात मस्तीचे दाणे असतात. व्हेज असतो, नॉन-व्हेज असतो. ते पण हेल्दी असतात ना आपल्याला. हो बाळा पण त्याच्यात सर्वात मोठा हानिकारक पदार्थ मैदा असतो. ते आपण नाही खायला पाहिजेल आहे. तुला माहिती आहे डॉक्टर तीन वस्तू वा साठी खूप आपल्याला हे सांगतात, पहिले नमक, दुसरी साखर आणि तिसरा मैदा. पिझ्झाचं मेन बेस तर मैद्याचा बनलेला असतो. तू तेच खाशील तर तू आजारी पडशील, तर नको खाऊ बाळा. अगं आई आता गव्हाचा पिझ्झा पण आलाय तुला माहिती आहे का? आपण तो ऑर्डर करू. गव्हाचा पिझ्झा ऑर्डर करू. बाळा त्याच्यात पण मैदा मिक्स केलेला असतो. नाही ना आई. ते लोकं सांगतात ना हा गव्हाचा पिझ्झा आहे. त्याच्यावर व्हेज असतो. तू सांग बरं व्हेज मागवू की नॉन-व्हेज मागवू? आज, आज तर सोमवार आहे. आज नॉन-व्हेज नाही खाऊ शकत आपण. पण तू पिझ्झाच नको मागवू बाळा. त्याच्यात ते लोकं मैदा वापरतात आणि जास्त चीझ खाल्लं तर मग जास्त चीझ खाल्लं ना उगीच,

नाही ना मी पिझ्झा खाल्ल्यावर खूप खेळेल खूप खेळेल. एवढं खेळेल का मला रात्री खूप जोराची भूक लागेल आणि आज मी एक चपाती जास्त खाणार. नको बाळा एक-दोन आठवडे जाऊ दे. तुझी तब्येत बिघडली तर घडी घडी हॉस्पिटलला जावा लागेल. घडी घडी दवा गोळया घेशील. एक तर तू दवा गोळ्या घ्यायला किती नाटक करते. मंग चांगली कसं काय होणार? दवा गोळ्या घेशील तर सांग.

नको बाळा मी तुला पिझ्झा खायला नाही नाही सांगत आहे. पण थोडे दिवसांनी खा. इतके लवकर नको खाऊ. अगं आई खाऊ दे ना आजचे दिवस. मला खूप इच्छा होते. माझ्या मैत्रिणीने पण मागवलं पिझ्झा. बाळा तू रोज स्कूलला जाते, शिकते. तुलाही माहिती आहे जंक फूड काय असतं ते. आपल्या शरीराला किती नुकसानदायक असतं ते. मग घडी घडी मला नको बोलायला लावू ना. थोडे दिवसांनी खा ना बाळा.

अगं आई तू पण तर मला कितीदा घडी घडी बोलायला लावते आणि मी सारखं सारखं तुला बोलतेय खाऊ दे खाऊ दे खाऊ दे. नको बाळा हट्टी पण नाही करायचं. मी तुला सांगते आहे ना तू थोड्या दिवसांनी खाऊन घे तो पिझ्झा. मंग थोड्या दिवसांनी खाऊन घे जा पिझ्झा. आज तर हिरव्या भाजी पाला नाही तर चपातीच खावे लागेल. बरं बरं. मी तुझी ऐकते आता बस. आज नाही खात पण मला प्रॉमिस कर मला कधीतरी पिझ्झा घेऊन देशील ना? हो बाळा मी तुला प्रॉमिस करते की थोड्या दिवसांनी मी तुला पिझ्झा खायला लावते. आज तू हिरवे भाजी पोळी खाऊन घे. मग तू पिझ्झा खाऊन घे थोड्या दिवसांनी. बरं. आता माझी आवडतीची भाजी बनव आणि छान मस्त पराठे बनव. मला ना खूप जोराची भूक लागली आहे. मी आता खेळायला चालले. ते पण होते ते पण तुम्हाला माहित आहे दादा भाई नवरेश या society ने मुंबईत आणि मुंबईचा बाहेर अनेक शाळा सुरु केल्या student literally and scientific society student literally and scientific society या स्थापने साठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिलेली होती स्री शिक्षणा बदल नानांना फार आस्था होती स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिज माणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुली साठी शाळा सुरु केलेली पुढे त्यांनी elphinstone college सुरू केलं सरकारनं मुंबई इलाख्याचा शिक्षण व्यवस्थे वर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉम्बई sorry board of education ची स्थापना केली होती त्यात सद्सत्व नानांना बहाल करण्यात आलं होत त्याचाच रूपांतर पुढे तुम्हाला माहित आहे की शिक्षण खात्या मध्ये झालं board of education मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही यांचा खुप मोठा वाटा आहे सहभाग आहे जनतेची दुःखे सरकारचा निदर्शनास आण्यासाठी दादाभाई नारोजी याचा समवेत bombay association ची स्थापना त्यांनी केली होती

bombay असा प्रश्न इथे तयार होतो आपल्याला हेच पकडून प्रश्न विचारतात bombay native education society मध्ये elphinstone जगन्नाथ शंकर सेट आणि दादाभाई नारोजी यांचा समावेश आहे तर ते विधान चुकले आहे कारण elphinstone आणि फक्त जगन्नाथ शंकर सेट यांचा संबंध bombay native education society शी आहे दादाभाई नारोजी यांचा नाही दादाभाई नारोजी यांचा संबंध इथं आहे

त्यानंतर नानांनी आपल्या अधिकारच आणि संपत्तीचं समाजासाठी सरळ हाताने किंवा तुम्ही सरळ हाताने मदत किंवा वापर केलं हे मनू शकता है तुम्हाला माहित हिरे ज्वरात याचा business होत त्या सगड्या गोष्टीच त्यांनी समाजासाठी वापर केलेला आहे नाना मुंबई चे कायदे मंडळाचे होते त्यांनी गोर गरिबांना व अनेक संस्थाना आर्थिक मदत केलीली आहे दानशूर मानून ओडखले जातात सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिल त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार या नावाने ओडखले जाते आचार्य अत्रे हे काय मानतात नानां विषय आचार्य अत्रे त्यांचा विषय म्हणतात नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिक्षित सम्राट होते हे आचार्य अत्रे नाना विषयी बोलतात एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी यांचं मृत्यू झाला हे तुम्हाला लक्षात ठेवाच आहे its factual त्या नंतर बाळशात्री जांभेकर आचार्य बाळशात्री जांभेकर अठराशे बारा ते अठराशे छेचाडीस हा यांचा कार्य काळ नवीन उंचावलेल्या ज्ञानाचा कक्षेवर समाजाची दुविधा मनस्तिथी झालेली होती विधान मनस्तिथी तुम्हाला माहित आहे

तर तो चाचपडत होता समाज अशा परिवर्तनाचा काळा मध्ये व्यापक दृष्टीनं समाज जागृती आणि मार्ग दाखवण्याचं महत्वाचं कार्य जांभेकरांनी केलं बाळशात्री जांभेकरांचं जन्म रत्नागिरी जिल्यातील राजापूर तालुक्यामध्ये कोंभुरले या ठिकाणी सहा जानेवारी अठराशे बारा इथं या रोजी झालेला सध्या हा ठिकाण सिंधुदुर्ग जिल्यातील देवगड तालुक्या मध्ये कारण तुम्हाला माहित आहे रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग वेगळा झाला पाहिलांदा रत्नागिरीच होत ठीक आहे त्या नंतर त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी मिळालेली होती संस्कृत, इंग्रजी, गुजराती बंगाली, फारसी या सर्व भाषा त्यांनी आत्मसात केलेल्या होत्या इतर विषयातही त्यांना प्राविण्य मिडवलेलं होत शिक्षण पूर्ण झाल्या नंतर ते bombay native education society मध्ये deputy secretary या महत्वाचा पदावर रुजू झाले हा प्रश्न विचारला जाऊ शकतो bombay native education society मध्ये deputy secretary हे झालेले होते व्यक्ती ओडखा सरकारचा वतीने अक्कल कोटचा

पुढे त्यांचा शिक्षकांचं अध्यापन वर्गाचे संचालक मानून त्यांनी काम केलेलं आहे मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणी साठी निरीक्षक मानून त्या वेळेस BDO नव्हते ठीक आहे तर त्या वेळेस मुंबई इलाख्या मध्ये प्राथमिक शाळा तपासणी साठी निरिक्षक म्हणूनही सरकारने यांची नियुक्ती केलेली होती ते होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्या विषयी आपण बोलणारच आहोत तुम्ही लक्षपूर्वक फक्त अयकन्याच प्रयत्न करायचं आहे आता प्रश्न विचारला जातो कि यांनी कोण कोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत कोण कोणत्या मध्ये पुस्तक लिहिलेल्या आहेत कोण कोणती पुस्तक लिहिलेली आहेत याचा बद्दल आता तोंडपाठ तुमचा व्हायला पाहिजे कि वेग वेगळ्या पदा वर कार्य करत असताना इतिहास संशोधन तुम्ही त्याला काय म्णता इतिहास संशोधनाला इंग्रजी मध्ये आपण त्याला arcology बरोबर आहे का त्यानंतर paleontologist अशा पद्धतीचा काही degrees आहेत ज्या USA मध्ये आहेत आपल्या भारतात पण आता त्या चालू झालेल्या आहेत इतिहास संशोधना मध्ये महत्वाचं काम केलेलं आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी शीला लेखन ते वाचन तुम्हाला माहित आहे खूप सारे शिळा लेख आपल्या भारत मध्ये आढळते आणि आपल्या भारताला इतिहास आहे मध्यगुगीन इतिहास आहे आणि खूप साऱ्या भाषा पाली भाषा आहे अर्धमाधारी भाषा आहे ब्राम्ही लिपी आहे या संज्ञा भाषा वाचण्याचं काम हे सगळं इतिहास करणी केलेलं आहे या भाषांचं जे अध्यापन यांनी केलं त्या मध्ये बाळशास्त्री जांभेकर पण एक व्यक्ती आहेत तामलापट्ट

इत्यादी विषय वर पुस्तक लिहिलेल्या आहेत शून्यलाभी हिंदुस्तानचेइतिहास हिंदुस्तानच काचिव इतिहास सारे संग्रह इंग्लंडचा इतिहास हे सगळे ग्रंथ बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेले आहेत शून्यलाभी हिंदुस्तानच इतिहास हिंदुस्तानच प्राचीन इतिहास सारे संग्रह इंग्लंडचा इतिहास हे सगळे ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत कि बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेले आहेत notes काढत आहे notes काढलेले आहेत very good त्यानंतर वृत्तपत्र हे समाज जागृतीचे अत्यंत महत्वाचे साधन आहेत याचा मागवा त्यांनी अठराचे बत्तीस मध्ये दाखवून दिल आणि अठराशें बत्तीस मध्ये दर्पण म्हणजे तुम्ही त्याला mirror अशे मनात आरसा मनात